बाहेर येऊ दें, त्याच्या मनासारखं त्यांना राहू दें, त्यांच्यातल्या कला स्वतःला अं दाखवून देणं, या सगळ्या गोष्टी अं त्यांना करू दिल्या पाहिजेत. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीचे बंधन लादले नाई पाहिजेत. की तू हि गोष्ट करू नको, तू हि गोष्ट कर. कारण त्या~ आपण काय करतो की, नाई हि गोष्ट तू करू नको एखाद्याला जर,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 अं आई-बाबांनी पण असं केलं पाहिजे की, त्यांना त्यांच्या मनासारखं जगू दिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी~ सगळ्या गोष्टी त्यांना करू दिल्या पाहिजेत. अं सगळ्या कला त्यांच्यात म्हणजे त्यांच्यात, अं जागृत केल्या पाहिजेत. त्यांना अं सगळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहन केले पाहिजे. जर एखादी गोष्ट त्यांना चांगली जमत असेल तर त्यांच्या आई-बाबांनी support केला पाहिजे.

अं वावरू दिल पाहिजे. त अं की हि गोष्ट करा. याला हात लावू नको. त्यांना लहानपणापासून म्हणजे एकदम, असं की खूप अं लाडाचा आहे म्हणून असं लाडावून नई ठेवलं पाहिजे. अं बालपणात~ बालपणात मुलांना प्रत्येक गोष्ट करू दिली पाहिजेत. तेव्हाच ते अं कुठंतरी आपल्या अं उज्वल भारताचं भविष्य बनवू शकतात. अं म्हणून या सगळ्या गोष्टी अं बालपणात त्यांना करू दिल्या पाहिजेत. सगळ्या, सगळ्या गोष्टी. आणि अं आणि त्यांना कोणत्या गोष्टीसाठी नाई म्हणायला नाई पाहिजे. अं प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहित केलं पाहिजेत की तू कर, तू हे करू शकतं. अशा सगळ्या गोष्टी, अं आई-बाबांनी केल्या पाहिजेत. आणि अं त्यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. संस्कार घातले पाहिजेत लहानपणीचं.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 अं चांगल्या चांगल्या गोष्टी लहानपणी शिकवल्या पाहिजेत. त्याच्यात अं त्या कला त्याच्यात विकसित केले पाहिजेत. जेणेकरून अं तो काहीतरी समोर करू शकल~ करू शकेल. त्याला चांगले धडे दिले पाहिजेत. चांगले संस्कार, त्याच्यावरती अं केले पाहिजेत. त्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकवल्या पाहिजेत. आणि त्याला सर्वांमध्ये वावरू द्यायचं. अशा गोष्टी आणि ह्याच गोष्टी बालपणच्या आठवणी मंग, मोठं झाल्यानंतर आपल्या सोबत राहतात. आपल्याला खूप काही यातून शिकायला भेटते समोरून. म्हणून कोणीचं कोणाला थांबवलं नाही पाहिजेत. आणि असचं हे सगळं बालपण असतं. अं खूप काही शिकायला भेटत चांगल्या-चांगल्या गोष्टी. कोणत्या गोष्टीची~ कोणत्या गोष्टीचं tention नसतं. कोणत्या गोष्टीचा दबाव नसतो. अं कोणाविषयी राग नसतो. कोणाविषयी द्वेष नसतो. सर्वाविषयी प्रेम असतं.

degree चे पण लावलेत दहावीचे अकरावीचे बारावीचे.

हा तेच अजून पण rural area मध्ये हेय चूल आणि मूल ते कसं मुलींना शिकू देत नाही दहावी अकरावी पर्यंत शिकवता नंतर त्यांना शिकू देत नाही. हा परिस्थितीनुसार लवकर वयामध्ये कामाला लावल्यावर शिकवत नाही त्यांना.

त्यांना त्या गोष्टीबद्दल माहीती राहत नाही शिक्षणाचे फायदे वगैरे त्याबद्दल तशामुळे ते फक्त असा विचार करतात कि आपली पण गरिबी आहे लवकर हटावी म्हणून मुलगा पण किंवा काम करायला लागतो. तशा ठिकाणी जाऊन तशा गावात जाऊन एक कॅम्प वगैरे घेऊन त्यांना महत्व पटवून देणं शिक्षणाबद्दल. शिक्षण केल्यांनतर तुम्ही तुमचा गरीब गरिबीही हाकलू शकता. पहिले तर त्या मुलांच्या आई वडिल्लांना प्रवृत्त करण्यानंतर मुलांना प्रवृत्त करण. शिकण्याचा decision त्यांना घ्यायचा आहे. त्यांची असेल तर ते शिक्षण घेईलनं.

ते तर आहे. सध्याच्या काळात english च knowledge दिलं पाहिजे. मराठी मेडीयम च काही इतकं राहील नाही ये english च कारण गावाकडून मूलं येत त्यांना एक.

दहावीनंतर proper guidance दिल पाहिजे. मी अकरावी बारावी हा जर दहावीनंतर जर त्यांना जर म्हणजे एखांद्याला जर engineering कडे जर engineering फील्ड ला आवडत असेल engineering ला जायला तर तो दहावी नंतर diploma करून जाऊ शकतो. diploma नंतर. अह government चेच हो हो post office वगैरे असता technic technically electroniccomputer science IT Mechanical information technology civil प्रति क्षेत्रात त्यांची metallurgy वैगरे mechanical ची branch नाही job तर business पण करू शकता. must आहे. शिक्षण घेतलं तर काही तरी होतच शिक्षणाला properguidence पण भेटलं पाहिजे दहावी बारावीच्या मुल्लांना. common subject दिलेले असता दोघींमध्ये science हो बारावीनंतर तर अजून option नव्हता. अह बारावी मध्ये तीन type चे ग्रुप असत. एक PCMBPCM आणि एक general असतो. PCBPCB हा फक्त biological मुलांसाठी असतो ज्यांना फक्त biology field ला जायचं आहे वगैरे. NEET वगैरे कराची ये त्यांच्यासाठी एक PCB असतो optionphysicschemistrybiology चा विषय असतो. biology म्हणजे शरीराबद्दल तस पण नाही. हो. हो हो हा तेच बारावीनंतर दोन वेळेस मध्ये दोन वेळेस

arts commerce science तिथे पण अजून वेगवेगळे मार्ग open होतात आपल्यासमोर शिकण्यासाठी आर्टस् मध्ये कोणी आर्टस् घेऊन जर government ची तयारी करावी लागते लोकसेवा अयोगाच्या वेळी पेपर वगैरे येत अर्ध्याच्या वरती टॉपिक अर्ध्याच्या वरती टॉपिक त्यामध्ये किंवा नंतर तयारी करता तेअकरावी बारावीमध्ये कव्हर होऊन जातात. त्यामुळे सांगतो टॉपिक वैगरे cover होऊनच जातात. commerce च commerce च फक्त काहींची. हो chartant accountant बनु. हो. science मुळे बारावीमध्ये बारावीला वर्षभर internal ते माहिती नसत हा तो MPSC ची तयारी करू शकतो ded वैगरे ते पण हा

हा सोपी जाते आणि techniacally skill बारावी झाल्यानंतर त्या गोष्टी जाड जातात.

exam वगैरे हा. हो. ज्यांची युनिट टेस्ट वगैरे असता सहा महिन्याच्या आधी. हो. हा तस exam होऊन carrier तर आहे. carrier option आहेत engineering मध्ये. biological field पण चांगली च आहे engineering जास्त स्कोप engineering कडे आहे. आता आपण बघता. engineering चे computer वगैरे computer IT सध्या trending ला computer IT चालू आहेत.

हो future तर यांचं पण आहे Mechanical civil engineering admission भेटायचे नाही. admission साठीचा कोठा पण खूप high लागायचा.

हा कोणाला जास्त म्हणजे.

बाकीचं! बाकी जे normal degree आहे तीन वर्ष होऊन जात ते बारावी नंतर BSc झालं BA झालं BCS झालं. अतिरिक्त म्हणजे ज्याला computer engineering झेपत नाही वगैरे किंवा computer engineering ला जायची इच्छा होते पण भेटलं नाही त्यांना BCS पण option भारी आहे. BCS करून हा. हा ते पण computer field ला येऊ शकता. नाही. हा ते बरोबर आहे. engineering knowledge त्यांचं ते MCA करता ते. त्या level ला Engineering. software engineering म्हणता ते. सेक्टर मध्ये लागतो हम्म हा ONGC मध्ये झाला.

हा engineering base वरच असतो language वगैरे change होते. Master ची language Master साठी म्हणजे ते असं असत ते.

हो higher position साठी आपल्याला position higher हा next position घेण्यासाठी Mtech वैगरे education वाढलं म्हणजे position वाढते. इकडे Experience च्या तीन वर्षानंतर position वाढते तिकडे जर तू Education केलं तर तुला आधीच भेटते. आज आपण, अं आपली परीक्षा पद्धती ही आपली, परीक्षण करण्याचं एक अं उत्तम साधन आहे का? किंवा परीक्षा हे अं माणसाचं परीक्षण करण्याचं किंवा माणसाची अं बुद्धिमत्ता, किंवा माणसाचं योग्यता ठरवण्याचं एक योग्य साधन आहे का? या विषयावर अं थोडसं बोलणार आहोत. अं आपण भारतामध्ये बघितलं तर अं लक्षात येईल कि एक परीक्षा पद्धतीला खूप जास्त अं प्राधान्य किंवा खूप जास्त महत्त्व दिलं जातं. परीक्षेत मिळणारे mark अं याला खूप महत्त्व दिलं जातं. अं म्हणजे अं परीक्षेत किती टक्केवारी पडते, याच्यावरनं त्या मुलाची, त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता ठरवली जाते. पस्तीस टक्के, चाळीस टक्के, पंचेचाळीस-पन्नास टक्के, मिळवणारा विद्यार्थी हा आयुष्यात काय करू शकतंच नाही, असा दृष्टीकोन आज ही समाजामध्ये अं अस्तित्वात आहे. भलेही अं कित्तेक मुलांनी किंवा कित्येक माणसांनी अं याला अं चुकीचं ठरवलंय. आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, आपलं योगदान देऊन, आपलं नाव कमावून, अं ही~ हा जो दृष्टीकोन आहे, तो चुकीचा ठरवला असला तरी, आज अं प्रमाण बघायला गेलं तर, आजही पालकांमध्ये हा दृष्टीकोन अस्तित्वात आहे, हे आपल्याला लक्षात येतं. अं मला हे सांगायचंय कि, अं परीक्षा पद्धत, ही चुकीची आहे, असं मला वाटत नाही. पण आपण त्या परीक्षा पद्धतीकडे कसं बघतो? आपला दृष्टीकोन कसा आहे? हे महत्त्वाचं आहे. अं परीक्षा कशासाठी घेतली जाते? जर आपण हा प्रश्न डोक्यात घेतला, तर परीक्षा का घेतली जाते? तर काही ठराविक वेळेमध्ये, काही ठराविक अभ्यासक्रम, शिक्षक मुलांना शिकवतात. त्यासाठी अं आता वेगवेगळे अभ्यासक्रम मंडळ आहे. आता महाराष्ट्राचं अभ्यास मंडळ हा महाराष्ट्राच्या पहिली ते दहावी, जे काही शिक्षण मंडळ असेल. SSC board असेल state board असेल, तो पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम अं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 त्याच्यामध्ये languages असतात, गणित असतं, maths असतं, विज्ञान असतं. अशा वेगवेगळी पाठ्यपुस्तके तयार करतात. त्या पाठ्यपुस्तकाला अभ्यास मंडळाला जो कुठला विषय किंवा जो कुठला topic महत्त्वाचा वाटेल तो त्या अं पाठ्यपुस्तकामध्ये टाकला जातो आणि तो मुलांना ठराविक वेळेस शिकवला जातो. त्याच्यामध्ये पण घटक चाचणी, त्याच्यानंतर सहामाही आणि वार्षिक अशा काही पद्धती असतात, चा~ परीक्षा घेण्याच्या. हे झालं. अं दहावी पर्यंतच. पुढे पण काही semester पद्धती असतात. म्हणजे collage ला गेल्यावर. तर basically काय असतं कि, ह्या ठराविक वर्षांमध्ये, मुलांना एक ठराविक अभ्यासक्रम तयार करून दिला जातो, आणि त्या अभ्यासक्रमावर शिक्षक मुलांना शिकवतात. Lectures घेऊन, तास घेऊन, theory च्या माध्यमातून, च अं किंवा अं अं हे, तास घेऊन संभाषण करून. किंवा वेगवेगळ्या activity घेऊन, तो chapter मुलांना शिक्षक शिकवतात. त्याच्यानंतर, तो मुलांना कितपर्यंत समजला आहे. म्हणजे, मी, शिक्षकांनी जे काही शिकवलंय, किंवा जे काही ज्या उद्देशाने तो chapter अं अभ्यासक्रमामध्ये टाकला गेलाय, तो अभ्यासक्रम मुलांनी कितपर्यंत आत्मसात केलाय, हे बघण्यासाठी काही प्रश्न उत्तरं तयार केली जात प्र~ तयार केली जातात. आणि मग ती प्रश्नावली तयार केली जाते.

तर या गुणांवर आपण, मुलांची पात्रता ठरवावी कि नाही हा प्रश्न आपल्यासमोर या संभाषणामध्ये अपेक्षित आहे. तर, मला असं वाटतं, कि अभ्यासक्रम ठरवणाऱ्या मंड~ जे काही मंडळ आहे, ते एका विशिष्ट अं दृष्टीने अभ्यासक्रम ठरवत असतं. आता जर भारतीय, म्हणजे भारताची अं अभ्यास प्रणाली बघितली, तर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र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 मध्ययुगीन भारत, त्याच्यानंतर आजचा नवीन भारत. असे तीन खंड पडतात, इतिहासामध्ये सुद्धा. तर मग या, हा अभ्यास इथे शिकवले जाता ठीके? तर हा अभ्यास मुलांनी अं पाठांतर करून, किंवा जे काही शिक्षकांनी शिकवलंय ते सगळं करून, त्याच्यावर कितपर्यंत त्याला mark मिळतील? याच्यावरनं तो, पुढच्या आयुष्यामध्ये कितपर्यंत यशस्वी होणार आहे कि नाही हे आपण मोजमाप कसंकाय लावू शकतो? म्हणजे मला असं वाटतं कि, तो chapter कितपर्यंत मुलांना समजलाय, याचं परीक्षण करण्याचं एक परीक्षा माध्यम असू शकतो. पण या परीक्षेत मिळालेले गुण, मुलं आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये किती यशस्वी होत आहेत कि नाहीत, याला आपण लावू शकत नाही. म्हणजे हा जो criteria आहे marks चा, तो कुठल्याही मुलाच्या यशस्वितेसाठी आणि अयशस्वितेसाठी लावू शकत नाही. ठीके? आपल्याला माहित आहे, माणूस प्रत्येक माणूस, हा प्रत्येक दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा असतो. प्रत्येकामध्ये, काहीन काहीतरी कलागुण असतं. कोण न प्रत्येक माणूस हा आपल्याकडे काहीतरी एक विशेष गुण घेऊ~ घेऊन आलेला असतो.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 आपण इतरांपेक्षा, अं काहीतरी वेगळं करतोय, या~ या गुणवत्तेमुळे सुद्धा आपण इतरांपेक्षा अं अह सुंदर किंवा भारी असू शकतो. ठीके? तर मला असं वाटतं कि आपण ही मोजमाप लावणं बंद केलं पाहिजे. परीक्षेतल्या गुणांवर अं आयुष्याची यशस्विता ठरत नाही. मला अंस वाटतं कि हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. इथं उदाहरण द्यायचं झालं तर मी, अं एडिसनचं देईन. ज्याने, अं विज्ञानामध्ये त्याला ज्या~ या शास्त्रज्ञाला खूप महत्त्व आहे कारण, विजेच्या किंवा प्रकाशाच्या bulb चा शोध एडिसनने लावला. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर हा जो एडिसन होता, तो जेव्हा शाळेमध्ये जायचा. एका गोष्टीतनं मी हे सिद्ध करू इच्छिते. कि हा एडिसन जेव्हा शाळेमध्ये जायचा, तेव्हा तो अं एडिसन अं शिअ~ शिक्षणामध्ये, म्हणजे शिक्षक जे शिकवत होते वर्गात, त्याच्याकडे त्याचं लक्ष नसायचं. किंवा अं थोडसं ते slow learner होते. असं शिक्षकांचं मत होतं, कि ते पटकन जे काही शिक्षक शिकवतात ते त्यांना कळत नव्हतं. किंवा वर्गाच्या अं अह speed ने ते पुढे वर्गाबरोबर चालत नव्हते, मागं राहत होते. त्यामुळेना, एका शिक्षकानीना एकदा एडिसन बरोबर अं एक चिठ्ठी लिहून दिली, आणि ती चिठ्ठी त्याच्या आईला द्यायला सांगितली. आणि एडिसन जेव्हा येतात घरी, त्याच्या आईला चिठ्ठी देतात, त्या चिठ्ठीमध्ये शिक्षकानी लिहिलेलं असतं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

तर, एडिसनच्या आईने सांगितलं, कि शिक्षक म्हणाले कि, अं एडिसन खूप हुशार आहे, आणि जे वर्गात शिकवतो ते~ ते मुळात त्याला येतं. त्यामुळे अं त्यामुळे आपण आ~ उद्यापासनं मी तुला शिकवणार आहे, आणि फक्त तू परीक्षा द्यायला जायचयं. ठीके? एडिसनची आई त्याला, एडिसनच्या आईला एडिसनवर खूप विश्वास होता, कि तो आपला मुलगा काहीतरी करून दाखवेल म्हणून. एडिसनची आई, वेगवेगळ्या अं अशा activity घ्यायची आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवायची. अं ती शाळे~ शाळेत पाठवणं एडिसनला बंद केलं. पण त्यांनी रोजच्या activity मधनं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 विज्ञानामध्ये, एक मोठ्ठा शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला. तर मला हे सांगायचं कि, आपण मुलांना परीक्षेत, ह्या गोष्टीतनं मला एवढचं सांगायचं होतं कि, मुलांकडे आपण कुठल्या नजरेतनं बघतोय. शिक्षक म्हणून. शिक्षकानेसुद्धा मुलांकडे फक्त त्याची गुणवत्ता, त्याच्या marks वर ठरवली नाही पाहिजे. किंवा तो अं परीक्षेमध्ये किती mark मिळवतो, याच्यावरनं तो मुलगा हुशार आहे, ढ आहे, किंवा काहीच कामाचा नाही, किंवा खूप कामाचा आहे. अशी विशेषण देऊन label देऊन आधीच अं पूर्वग्रह दृष्टीने अं त्या मुलाचं भविष्य भाकीत करू नये असं मला वाटतं. कारण अं प्रत्येक मुलामध्ये काहीतरी विशेष गुण अं असतो. फक्त तो विशेष गुण आपण शोधला पाहिजे, जसा एडिसनच्या आई~ आईने शोधला, तसा आपण शोधला पाहिजे कि आपल्या मुलामध्ये

ती योग्य assessment ठीके? म्हणजे, आईवडील सांगतात म्हणून engineering ला जाणं आणि त्याच्यामध्ये खूप धडपड करणं, अं धडपड करणं, मेहेनत घेणं तरी सुद्धा अयशस्वी होणं ह्याला योग्य assessment म्हणत नाहीत. तर मला काय करायला आवडतं? ज्याच्यामध्ये मी खूप वेळ काम केलो तरी मी दमणार नाही. मी माझ्या इच्छेने त्या क्षेत्रामध्ये काम करून सुद्धा आनंदी राहीन. हे जे assessment असतं ते खरं assessment असतं. आणि म्हणूच जर आपण असं assessment योग्य केलं कि, ही व्यक्ती या गोष्टीसाठी बनलेली आहे. आणि हि गोष~ ही व्यक्ती जर या क्षेत्रामध्ये गेली तर नक्कीच स्वतःचं नाव अं अं म्हणजे अं स्वतःला सिद्ध करू शकते. ही जर योग्य assessment केली, तर मला वाटतं एडिसन सारखे बरेच सगळे लोकं घडू शकतात. आणि तुम्हा~ तुम्हाला हेही सचिन तेंडूलकरचंही उदाहरण देता येईल. सचिन तेंडूलकरसुद्धा अं

So मला वाटतं परीक्षण करण्याची योग्य पद्धत आपल्याकडे असली पाहिजे. गुणांवर परीक्षण केलं नाही पाहिजे. प्रदूषण. आजकाल वाढत असलेल्या महानगरातील समस्या पैकी प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. हवा अर्थात वायु प्रदूषणा नंतर ध्वनी व जल प्रदूषण देखील मोठी समस्या बनल्या आहे. म्हणूनच आज आपण प्रदूषण एक समस्या या विषयावर मराठी. तर चला

प्रदूषण हे एक हळू हळू प्रभाव दाखवणारे विष आहे. आणि ते प्रत्येक दिवसागणिक आपल्या जीवनाला नष्ट करीत आहे. प्रदूषण नैसर्गिक वातावरणाला दूषित करून पर्यावरणात अस्थिरता निर्माण करते. प्रदूषणाला मुख्यतः तीन भागात विभाजित केले आहे वायू प्रदूषण, ध्वनि प्रदूषण आणि जल प्रदूषण. वायुप्रदूषण हे वाहनांमधून निघणारे इंधनाचे धूर,

निर्माण होतात. तर निसर्गाला हानी पोहोचवणारे दुसरे प्रदूषण ध्वनिप्रदूषण ध्वनिप्रदूषण हे वाहनांचे horn, औद्योगिक कारखान्यातील machine चे आवाज,

आणि कानासंबंधी रोग याने वाढतात. तर इतर प्रदूषण म्हणजे जल प्रदूषण. जल प्रदूषण ही सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली प्रदूषणाची समस्या आहे. नदी व तलावात कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ व plastic कचरा टाकल्याने जल प्रदूषण होते. आज प्रदूषण हे अनेक पद्धतीने होत आहे. या प्रदूषणाच्या समस्येला कमी करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावायला हवीत व लोकांना प्रदूषणाने होणाऱ्या समस्यांविषयी जागृत करायला हवे. प्रदूषण. आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. जस-जसे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे तसतसे त्याचे दुष्परिणाम देखील वाढत आहेत. दुष्परिणाम 'प्रदूषण' हा असाच तंत्रज्ञानाच्या एक दुष्परिणाम

जल प्रदूषण, वायू प्रदूषण तर आहे तर हे companies पासून जो कारखान्यांपासून जो पाण्यामध्ये अस्वच्छ पाणी नद्यांमध्ये जो companies चा कचरा यापासून सगळ्यात मोठे होणारे आजार हे हाये. ध्वनी प्रदूषण हेच आणि प्रदूषणामुळे होणारे तोटे

उपाय म्हणजे

जौ~ वृक्षारोपण हो मोठ्या प्रमाणात व्हायला हवं. नाहीतर आपल्याला थोड्या दिवसातच खूप प्रदूषणाला सामारे~ सामोरे जावे लागेल. प्रदूषण हे एक दिवस सजीव जीव जिवाणू नष्ट करेल आणि

आसपास मधला परिसर हे स्वच्छता स्वच्छ ठेवणे आणि आसपास असलेल्या companies किंवा कारखाने यांना नदी व आपले पाण्याची जी ठिकाण आहेत तिथे चुकीचं कचरा टाकून न देणे. हे प्रदूषण थांबवण्याचे प्रकार आहेत. जर प्रदूषण रोखण्यासाठी तुम्ही आम्ही जर पुढे येत नसाल तर प्रदूषण थांबवण्याला कोणीही गोष्टी मनावर घेणार नाहीत. प्रदूषण हे अनेक प्रकारचे आहे. त्यामुळे प्रदूषणामुळे झालेल्या समस्या प्रदूषणाची समस्या फक्त मानवी जीवनालाच भेडसावत आहे, असं नाही तर ही समस्या संपूर्ण जीवित प्राण्यांच्या अस्तित्वाला धोकादायक झालेली आहे.

शास्त्रज्ञांच्या मते की काही काळानंतर ozone ची परत पूर्णपणे नाहीशी होईल. आणि पृथ्वीवरील जीवन आपोआप संपुष्टात येईल. पाणी प्रदूषण म्हणजे अशुद्ध पाणी. जेव्हा काही विषारी पदार्थ नद्या, समृद्ध तलाव आणि इतर जलाशयामध्ये आपोआप प्रवेश करतात, तेव्हा पाण्यामध्ये विरघळून जातात. किंवा पाण्यात सांडतात, कुजतात यामुळे पाणी अशुद्ध होते. आणि जल प्रदूषण होते. वायू प्रदूषण म्हणजे अशुद्ध हवा वायू प्रदूषण म्हणजे म्हणजे वातावरण घातक पदार्थ दूषित पदार्थ मिश्रित होतात. आणि वायू प्रदूषणामुळे आरोग्य समस्या उद्भवतात. तसेच यामुळे पर्यावरण संपत्तीची हानी होऊ शकते. त्यालाच आपण वायुप्रदूषण म्हणतो. वायुप्रदूषण. ध्वनी प्रदूषणामुळे खूप काही त्रास मानवी जीवनात व जीवतांना हानी करतात. नको असलेल्या खूप जोराचा आवाज म्हणजेच ध्वनी प्रदूषण नव्वद decibels पेक्षा जास्त आवाजामुळे बहिरेपणा येतो.

संकुचित होतात, आणि andraline चा प्रवाह वाढतो. मृदा प्रदूषण. म्हणजे मातीचे सुद्धा प्रदूषण होते.

ज्याच्यातून मृदा ताकद कमी होते. औद्योगिक वसाहती व कारखान्यातील रासायनिक पदार्थ कोणत्या प्रक्रिये विना नदी, नाले व इतर जलस्त्रोतांमध्ये सोडले जातात. नदी नदी कपडे नदीत कपडे धुणे व नको असलेले रासायनिक पदार्थ सोडल्याने त्रास होईल. जगभरातील साधारण साधारण पंचवीस टक्के लोकसंख्येला पिण्याचे विशुद्ध पाणी मिळू शकत नाही, कारण पाण्याच्या शुद्धीकरणासाठी chlorine चा वापर सार्वधिक केला जातो. पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाही. त्यामुळे पाणी शुद्धीकरणसाठी शुद्धीकरणाचा अन्य